बऱ्याच प्रकारच्या इथं चटाया दिसतायत कलर मध्ये आहे.

त्याला पूर्ण फॅन सारखी आपल्याला पाती दिसत आहे.

कोणीतरी गात आहे आणि हे त्यांना गाता गाता हे त्यांच--

आणि झाड मध्ये इथं मोकळ अंतर ये जाण्या फिरण्यासाठी पण मोकळी जागा आहे.

आणि पूर्ण गावाचा बऱ्या पैकी भाग ह्या चित्रामध्ये आलेला आहे.

त्याच्या मध्ये की बाजूने पूर्ण लाइटा लावलेल्या आहेत.

जो की मैदाना मध्ये जाऊन--

पूर्ण झाडावाडा मधला फोटो आहे.

सुशिक्षित व्यक्ति जवळ काही मानस येऊन--

पूर्ण मोकळी ती जीम दिसतिये जीम मधले आरशे--

अशा त्या पूर्ण त्या जीम मधल्या छोट मोठ्या छोट मोठी गोष्टी त्या मध्ये दिसतंय.

मोठ्या तलावाच्या बाजूने काढला गेलेला फोटो ये.

एकदम सुंदर मुर्त्या त्याच्यामध्ये त्या दिसतंय.

सकाळचा फोटो आहे आणि कामासाठी तयार असलेल्या माणसाचा तो एक फोटो ए.

आणि आतून पोकळ जागा असावी असं पण त्याच्यामध्ये दिसतंय.

ज्याला की आपण स्लॅप म्हणतो.

स्लॅब च काम चालू आहे.

आपण बाहेर च्या बाजूला ये.

जे की बांधकाम एकदम जून आहे.